नारळाची पण झाडे चार पाच आहेत.

त्याच्या बाजूला हिरवगार गुच्छ आणि मनी प्लांट पण आहे.

ट्रेन च्या वरती मो अ उतरण्यासाठी अ ए --

फोटो लावलेल्या आहेत बाजूला खिडकी आहे दरवाजा आहे.